बायका पण येतात आणि भरपूरशी लोक पण येतात आणि लंबी लाइन पण लावली जात आहे आणि खूपशी लोक पन येतात पेट्रोल पंप पण छान बनवेलेला आहे. आणि--

आम्ही पण ह्या नदीमध्ये पाहायला गेलतो आणि मस्त नदी मध्ये पुर पण येतो आणि--

आम्हीपण या मुर्त्या पाहिलेल्या मस्त पैकी दिसून राहिल्या इथे कुंड्या पन ठेवल्या.